हिरवे झाडे आहेत.

निरकळ्याची झाडं आहेत हिरवी हिरवी कलर ची --

या ठिकाणी एक धबधबा आहे वरून पाणी पडत आहेत दोन माणसे --

गुलाबी कलरचा एक टीचर आहे ती बघत आहे.

येट वन येट येट वन वन नाईन --

त्याला पेपरानी मस्त पूर्ण क्लियर केलेलं आहेत.

गुलाबी कलर असा देण्यात आला आ --